ह्या मैदानात खूप छान असं गवत उगलेलं आहे.

हे दृश दिसण्यास खूप सुंदर आहे.

त्याच्या जवळ दोन टांगे उभे आहेत.

ह्या फोती मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र दिसत आहे.

या फोटो मध्ये एक मुलगा दिसत आहे त्याच्या मागे डोंगर दिसत आहे.

ह्या फोटो मध्ये लग्नाचा मंडप दिसत आहे इथे पाच सहा माणसं उभी आहेत.

तो त्या कागदावर काही तरी लिहत आहे.

ह्या फोटो मध्ये पाच सहा लोक इमारतीच बांधकाम करताना दिसत आहे.

एका माणसाच्या हातात फावडी आहे.

खूप सारी लाइटे लावलेली आहेतसमोर खूप जास्त प्रमाणात लोक बसलेली आहेत.

ह्या फोटो मध्ये एक एस.टी. बस दिसत आहे.

त्याच्यावर डेमेटो अस लिहिलेल आहे.

ह्या फोटो मध्ये विविध प्रकारच्या बस्तू डोरी वर लटकवलेल्या आहेत.

समोर एक माणूस बसलेला आ --

ह्या फोटो मध्ये खाण्याचे पदार्थ विकायसाठीचे एक दुकान दिस --

दोन मुलं एकामेकाशी हात मिळवत आहे मागे एक मोठसा पाळणा दिसत आहे तिथे--